हिरण खाना खा रहे है यहाँ लकड़ी के डंडे है बहुत सारे हिरण झुंड मे खड़े माला दीक्षित आहे.

तसवीर मे मला एक माल गाडी दीक्षिता आहे. यहा बिजली के तार है। बिजली के खंबे है पत्थर है रेल की पटरिया है।

कार पर कार पर पीले लाल और गुलाबी फूल है ये कार किसी दुल्हन के लिए सजाई गयी है मला एक साइकल का पहिया दिक्षिता आ--

मला एक टॉलीया दीक्षिता आहे टॉलीया सिडी पर टंगे है मला एक फुलो की दुकान दीक्षिता आहे.

तस्वीर में माला एक आदमी बाइक ठीक करता हुआ दीक्षिता आहे. उसके गले मे रुमाल है हवा भरनेवाला --